लिनक्सच्या सिंपल फिल्टर्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
येथे आपण हेड टेल सॉर्ट कट आणि पास्ते या बद्दल शिकणार आहोत
ही सर्व कमांड लाईन मधून टेक्स्ट मॅन्युप्युलेशन करणारी टूल्स आहेत
टर्मिनलवर हॅश चिन्ह असेल तर या कमांड देण्यासाठी रूट बनणे आवश्यक आहे
सुडो सु किंवा सु रूट
जर तुम्हाला टर्मिनलवर डॉलर हे चिन्ह दिसत असेल तर तुम्ही सामान्य यूझर म्हणून कमांडस देऊ शकता
आपण असे मानू या की तुम्ही लिनक्सचे डिफॉल्ट इन्स्टॉलेशन केलेले असून फाईल्स जिथे सेव्ह होतात त्या पाथमध्ये कोणताही बदल केलेला नाही
या ट्युटोरियलसाठी आपण लिनक्स चा उपयोग करणार आहोत
या पाठात आपल्याला माऊस आणि कीबोर्ड तसेच विंडोवरील मॅक्सिमाइझ आणि मिनिमाइझ ही बटणे वापरता येणे अपेक्षित आहे
एखाद्या फाईलच्या पहिल्या १० ओळी डिफॉल्ट रूपात दाखविण्यासाठी headया कमांडपुढे अस्की कोड मधील फाईलचे नाव दिले जाते
आपण एक फाईल बनवू या
मेनूतून माऊसच्या सहाय्याने application gtaccessories जीटीटेक्स्ट एडिटर वर जा
वेळेच्या बचतीसाठी हे अंक मी आधीपासूनच एका फाईलमध्ये लिहिले आहेत
आपण हे अंक कॉपी करून नवीन फाईलमध्ये पेस्ट करून घेऊ
आता फाइल वर जाऊन Saveवर क्लिक करा
फाईलला numbersटीएक्सटी असे नाव देऊन सेव्हवर क्लिक करा
फाईल बंद करा
आता मेनूतून application gtaccessories गॅटरमिनल वर जा
आपण तयार केलेली फाईल आपल्याला बघता येते का ते पाहू
lsटाईप करून एंटर दाबा
त्यामुळे आपल्याला आपल्या होम डायरेक्टरी वरील सर्व फोल्डर आणि फाईलची यादी दिसेल
आता आपण तयार केलेल्या फाईल मधला मजकूर कॅट या कमांडच्या सहाय्याने वाचू या
फाईलचे नाव आपोआप लिहिले जाण्यासाठी कॅट आणि नम असे टाईप करून टॅबचे बटण दाबा
मग एंटर दाबा
असेच हेड कमांडसाठी देखील करा
हेड numbersटीएक्सटी असे टाईप करून एंटर दाबा
आता आपल्याला पहिल्या 10 ओळी दिसत आहेत
जर आपल्याला पहिल्या 5 ओळी बघायच्या असतील तर हेड कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये हायफेन न्5 या पर्यायाचा उपयोग करा
अप ऍरोचे बटण दाबा
हायफेन न्5 असे टाईप करून एंटर दाबा
आता आपल्याला केवळ 5 ओळी दिसत आहेत
पुन्हा प्रेझेंटेशनवर जाऊ या
टेल कमांड हेड कमांडच्या अगदी उलट काम करते
डिफॉल्ट रूपात ही कमांड आपल्याला शेवटच्या 10 ओळी दाखवते
आपण alt आणि tab ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनलवर जाऊ
टेल नंबर्स डॉट टीएक्सटी असे टाईप करा
जर आपल्याला फक्त शेवटच्या 5 ओळी बघायच्या असतील तर टेल कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये हायफेन न्5 या पर्यायाचा उपयोग करा
हायफेन न्5 टाईप करून एंटर दाबा
पुन्हा स्लाईडवर जा
लॉग फाइल मध्ये सिस्टीममध्ये झालेल्या प्रत्येक घडामोडींचा समावेश होतो
authलॉग या फाईलमध्ये लॉग इन आणि लॉग आउट करणा यांचा लॉग ठेवला जातो
लॉग फाईलचा शेवटचा भाग बघण्यासाठी टेल कमांडच्या हायफेन एफ या पर्यायाचा सर्वात जास्त उपयोग होतो
लॉग फाईलमध्ये नवीन ओळ जोडली गेल्यास टेल कमांड ती ओळ शेवटची ओळ आहे असे समजते आणि डिफॉल्ट रूपात त्या ओळीच्या वरील १० ओळी दर्शवते
आता टर्मिनल वर जा
टेल स्पेस हायफेन एफ स्पेस फॉरवर्ड स्लॅश वर लॉग ऑथ डॉट लॉग असे टाईप करा
आता टर्मिनलचा आकार बदलू या
अजून एक टर्मिनल उघडू या
एप्लिकेशन gt एक्सेसरीज gt टर्मिनल या टर्मिनलचा आकार बदलू या
अशाप्रकारे एकाच स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल की टेल कमांड लॉग फाइल ची शेवटची ओळ दाखवते
आता सु असे टाईप करून एंटर दाबा
कुठलाही चुकीचा पासवर्ड देऊन एंटर दाबा
आपल्याला दिसेल की ज्या टर्मिनलवर टेल कमांड कार्यान्वित आहे तेथील लॉग मध्ये नवीन ओळ आली आहे
तारीख आणि वेळ यांच्या सहितAuthentication फेल्युअर असे दाखविले जाईल
सिस्टीमची तारीख आणि वेळ खात्री करण्यासाठी दाते टाईप करून एंटर दाबा
टर्मिनल बंद करण्यासाठी एक्सिट टाईप करा
कार्यान्वित असलेली टेल कमांड बंद करण्यासाठी Ctrl आणि सी ही बटणे दाबा आणि टर्मिनल मॅक्सिमाइझ करा
आपण आधीच्या उदाहरणात केवळ ऑथ डॉट लॉग फाईल पाहिली आहे
सामान्यतः लिनक्समध्ये या लॉग फाईल्स वापरल्या जातात
मशीनमध्ये काही समस्या आल्यास ट्रबल शूट करताना लिनक्स सिस्टम एडमिनिस्ट्रेटर अधिक माहितीसाठी लॉग फाईलचा उपयोग करू शकतो
सॉर्ट कमांड नावाप्रमाणेच आपली फाईल चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सॉर्ट करते
आपली नंबर्स डॉट टीएक्सटी ही फाईल चढत्या क्रमाने सॉर्ट करू या
लक्षात घ्या इथे काही वेगळेच दिसत आहे
सॉर्ट करताना केवळ पहिलीच अक्षरे बघितली जातात
त्यामुळे आपल्याला 2 या अंकाच्या आधी 10 11 12 हे अंक दिसत आहेत
हे टाळण्यासाठी हायफेन न् म्हणजेच नंबर या पर्यायाचा समावेश करा
हायफेन न् टाईप करून एंटर दाबा
संपूर्ण संख्या बघून त्या सॉर्ट केले गेल्या आहेत
नंबर्स डॉट टीएक्सटी ही फाईल उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी हायफेन र म्हणजेच रिव्हर्स या पर्यायाचा समावेश करा
पुन्हा पुन्हा आलेले अंक काढून ते एकदाच दिसण्यासाठी हायफेन उ म्हणजेच युनिक हा पर्याय वापरा
टर्मिनल वर जा
अप एरो चे बटण दाबा
हायफेन उ टाईप करून एंटर दाबा
पूर्वी 2 हा अंक 2वेळा दिसत होता जो आता केवळ एकदाच दिसत आहे
आता आपण एखाद्या विशिष्ट कॉलमवर आधारित फाईल कशी सॉर्ट करतात ते पाहू
एक नवीन फाईल बनवून त्यात खालीलप्रमाणे टाईप करू
मेनूतून एप्लिकेशन gtaccessories gt टेक्स्ट एडिटर वर जा
वेळ वाचवण्यासाठी आधी एका फाईलमध्ये डेटा एंटर केलेला आहे
तिथून कॉपी करून नवीन फाईल मध्ये पेस्ट करू या
नवीन फाईल मार्क्स डॉट टेक्स्ट हे नाव देऊन Saveवर क्लिक करा
विद्यार्थ्यांच्या नावांच्या स्पेलिंग मध्ये असलेल्या स्पेशल कॅरॅक्टर्सकडे दुर्लक्ष करा
ती केवळ गंमत म्हणून टाईप केली आहेत
ही फाईल बंद करा
आता आपण मार्क्स डॉट टेक्स्ट फाईलमधील दुसरा कॉलम सॉर्ट करू या
टर्मिनल वर जा
सॉर्ट स्पेस मार्क्स डॉट टीएक्सटी स्पेस हायफेन टीटी स्पेस ओपन इनव्हर्टेड कॉमास स्पेस क्लोज इनव्हर्टेड कॉमास स्पेस असे टाईप करा
इथे हायफेन टीटी द्वारे डेलिमीटर म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे अवतरण चिन्हात स्पेस ठेवून सांगितले आहे
हायफेन के2 आपल्याला दुसरा कॉलम दर्शवते
ज्यावर आपण सॉर्ट करणार आहोत
आता एंटर दाबा
कॅट मार्क्स डॉट टेक्स्ट असे टाईप करा
ही मूळ फाईल आहे
जेव्हा आपण दुस या कॉलमवर सॉर्ट केल्यामुळे अवीर हा शब्द वर आला आणि बाला हा शब्द खाली गेला आहे
कट कमांडचा उपयोग फाईल मधील काही माहिती काढून टाकण्यासाठी केला जातो
मार्क्स डॉट टीएक्सटी फाईलमधून काही नावे काढू या
Alt व Tab ही बटणे दाबून टर्मिनल वर जा
कट स्पेस मार्क्स डॉट टीएक्सटी स्पेस हायफेन डी स्पेस ओपन इनव्हर्टेड कॉमास स्पेस क्लोज इनव्हर्टेड कॉमास स्पेस टाईप करा
येथे कट कमांडमध्ये हायफेन डी या पर्यायाद्वारे डेलिमीटर म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे आपण अवतरण चिन्हात स्पेस ठेवून सांगितले आहे
हायफेन एफ2 हे दुस या कॉलमसाठी आहे
एंटर दाबा
पास्ते कमांड संबंधित फाईल मधल्या पाठोपाठच्या ओळी एकमेकांना जोडेल
आपण नंबर डॉट टीएक्सटी आणि मार्क्स डॉट टीएक्सटी या दोन्ही फाईलचा उपयोग करू या
टर्मिनल वर जा
पास्ते नंबर डॉट टीएक्सटी मार्क्स डॉट टीएक्सटी असे टाईप करून एंटर दाबा
आता मार्क्स डॉट टीएक्सटी ची पहिली ओळ नंबर डॉट टीएक्सटी च्या पहिल्या ओळीला जोडली गेली आहे
आपण रिडायरेक्ट के च्या सहाय्याने येणारे आऊटपुट concatefileटीएक्सटी नामक दुस या फाईलमध्ये नेऊ शकतो
त्यासाठी पुन्हा टर्मिनल वर जा
अप एरो बटण दाबा
रिडायरेक्ट के म्हणजेच ग्रेटर थान जीटी हे चिन्ह असलेले बटण दाबा आणि कॉन्केटफाईल डॉट टीएक्सटी असे टाईप करून एंटर दाबा
कॅट कॉन्केटफाईल डॉट टीएक्सटी असे टाईप करा
पुन्हा स्लाईडवर जा
पास्ते हायफेन sया पर्यायाचा वापर करून आपण Tab ने delimitकेलेल्या संख्या क्रमानुसार प्रिंट करू शकतो
पास्ते हायफेन स् नंबर्स डॉट टीएक्सटी असे टाईप करा
पुन्हा स्लाईडवर जा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद